हे चित्र एका फॅक्टरी चे आहे.

ह्या चित्रामद्धे एक जहाज दाखवलेलं आहे.

आणि एक केबिन दाखवलेलं आहे ज्याने ते जहाज कंट्रोल होईल.

आणि आजूबाजूला अथांग सागर दाखवलेला आहे.

हे खूप सुंदर रित्या बांधकाम आहे त्याचं.

विविध मशीनरी दाखवलेल्या आहे आणि आजूबाजूला--

ह्या चित्रामध्ये केक दाखवलेला आहे.

हा फोटो दुकानाच्या रॅक चा आहे.

खूप साऱ्या प्रकारचे खायचे पदार्थ--

रस या सगळ्या वस्तू इथे विकण्यासाठी ठेवलेल्या आहे.